या दृश्यात विश्व रक्त दाता दिवस अह मनवत आहेत लोक. अह जेकी चौदा जूनला--

रागोळी काडत बसत बसलेल आहे आणि एक शिक्षक तिथ गर्डिग करत आहे आणि एक हॉल मोठा हॉल दिसत आहे.

त्यांनी त्यांना काहीतरी काम दिलेले आहे आणि शिक्षक ते काम चेक करत आहेत आणि अह मूल पण शांत बसलेले आहे.

या दृश्यात काही शाळकरी मुल दिसत आहेत जे की ए एका अ रांगेने बसून अह एक क्राफ्ट बद्दल काही--